क्या दुकान अंदर थी विभिन प्रकार छी विभिन रंगा छी--

विभिन प्रकार की भछी की ट्रे यहाँ है।

काही मुले गळ्यात बॅग लावून उभे आहेत हिरवी झा--

आजु बाजु में हेर व ।

या दृश्यात आपल्याला असे बघायला मिळते कि येथे एक पार्क आहे येथे--

व त्यामध्ये वेगवेगळया प्रकारच्या राईड दिसत आहेत आजुबाजूला हिरवी झाडे--

दृश्यात आपल्याला असे बगायला मिळते कि इथे सुंदर असं स्विमिन्ग पूल मध्ये राईड च चित्र दिसत आहे.